या चित्रामध्ये एक बिल्डिंग आहे. अह त्या बिल्डींगच्या बाहेर एक अह मोठं बदामाच झाड आहे.

हा एका छोट्यासा गोलाकार बसण्यासाठी तयार केलेलं आहे.

चित्रामध्ये एक खेळण्याचं दुकान आहे या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या विमान अह खेळ खेळण्या कॅरम आहे.

या चित्रामध्ये एक मंदिर आहे मंदिर च्या अवती भोवती खूप घरे आहे एक खांब आहे खांबावरती लाइट आहे.